ओ श्यामराव कुठे चालले एवढ्या घाई घाईत ? अरे राम राम काय म्हणतायत? ओ इकडे तलाठी ऑफिस मध्ये आलो होतो ते सातबारा च काम होत इतक्या खेट्या मारून काही कामच होईना राव ओ सातबारा आणायला तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये कशाला जाताय, आजकाल सातबारा ऑनलइन मिळतो की.

मग सरकारनी ई -गोवर्नस वर भर दिला आहे आजकाल महित नाही का तुम्हाला?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

सगळ्या सरकारी सेवा सोयी सुविधा ऑनलाइन पद्धतिनि उपलब्ध व्हाव्या हा सरकारचा त्या मागचा उद्देश्य आहे. म्हणून ई -गवर्नन्स सुरु केली सरकारने आजकाल. अहो ई -गवर्नन्स म्हणजे काय ? अहो ई -गवर्नन्स म्हणजे ते काय आहे की जी काही सरकारी कामे आहेत. सार्वजनिक तक्रारी आहेत. किंवा जी काही आपली कामे आहेत किंवा सरकारी सेवा आहेत त्या सगळ्या सेवा आपल्याला एका क्लिक वर ऑनलाइन मिळणार आहेत म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

अजुन काय काय होऊ, शक्त या ई -गवर्नन्स मध्ये आता कस आहे माहीत आहे का, या ई -गवर्नन्स मध्ये तुम्हाला महित असलेले, एक उदाहरण सांगतो त्याच्या मधे आधार नंबर माहित आहे तुम्हाला, आधार कार्ड आहे तुमच्याकडे आता

आधार कार्ड है आता यूआईडी नी एक्सेप्ट केलेला एक द्वितीय ओळख क्रमांक आहे आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मिळतो की नाही

हातर तुम्हाला फ़क्त तुमच आधार कार्ड आता पहिली जूनी पद्धत कशी होती तुम्हाला ४-५ कागद गोळा करावी लागायची त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर तुमच लाईट बिल वेगळ, हे वेगळ, ते वेगळ, ते वेगळ अशा १० गोष्टी तुम्हाला गोळा कराव्या लागायच्या.

आता हे सगळ ऑनलाइन झाल्यामूळ झालाय कस की तुम्हाला फ़क्त आधार कार्ड दाखवल की तुमची सगळी माहिती त्या लोकांना मिळून जाते तुम्हाला त्याच्यासाठी जास्ती गोष्टी काही करायची गरज पडत नाही तशाच पद्धतिनि इ-गवर्नन्स च्या अंडर बऱ्याच गोष्टी झाल्या. सात बारा च पण एक एप आहे.

शिवाय त्या तलाटयाकड़े जाऊन त्याला पैसे द्यायचे, त्याने काहीच्या काही पैसे मागायचे आणि तुम्ही त्याला ते द्यायचे आणि मग तो तुम्हाला सातबारा देणार, ईथ अगदीच थोड़ फार शुल्क दिल तरी तुम्हाला तो सात बारा मिळून जाईल. अच्छा त्याच काय ऐप आहे का? हां त्याच ऐप आहे आणि शिवाय तुमच आता काही बघा आणि त्याच्यात अस आहे इ-गवर्नन्स मध्ये की त्यांच्याकडे एक डिजिटल लॉकर नावाच पोर्टल आहे.

त्यांच्यामध्ये समजा तुमच काय आहे. त्यांच्यामध्ये तुमच्या मुलांच्या मार्कशीट आहेत, पदवीचि प्रमाणपत्र आहेत पुन्हातुमची महत्त्वाची कागदपत्र आहेत ही डिजिटल स्वरुपात संग्रहित केल्या जाते त्यामुळे काय होत तुम्हाला आता समजा तुम्ही निघाले आता गावाला बस मध्ये बसून,

मागे तुमच झाल होत अस तुमची कागदपत्र गहाळ झाली होती, काय केल तुम्ही? किती खेटया घातल्या परत ते मिळवण्यासाठी? ते नाही ना पुन्हा मला डुप्लीकेटसाठी इतका त्रास झाला सांगत. ते नाही ना पुन्हा मला डुप्लीकेटसाठी इतका त्रास झाला सांगतो. मग महीनाभर तुम्हाला फिराव लागल, त्याला पैसा खर्च करावा लागला, आता कस आहे यांच्यामध्ये जर डिजिटल लॉकर मध्ये जर कागदपत्र असतील तर तुमची ती कागदपत्र तुम्हाला स्वत हार्ड कॉपी मध्ये प्रोवाइड करायची गरजच नाही.तुम्हाला डायरेक्ट त्या डिजिटल लॉकर मधून सरकारची जी काही ऑनलाइन वेबसाइट आहेत्याच्यावर दिली टाकून की ती सरकारला मिळून जातात आणि तुमच काम होऊन जात. बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये पेपर पण वाचून जातो, झेरोक्स काढ़ा रे, ट्रू कॉपी करा रे हे कोणी सांगितले उद्योग. मग काय तर ? १७ कुटाने करा, पैसे भरा, पैसे खर्च करा, एक तर वेळ पण वाचतो, पैसा पण वाचतो आणि पेपर पण वाचतो.

शिवाय आता एक पे गवर्नमेंट नावाच सार्वजनिक ऐप आहे गवर्नमेंटचं, तर त्याच्यामध्ये सार्वजानिक आणि खाजगी बैंकाना पेमेंट सुद्धा त्यातून करता येईल.

तुम्हाला पैसे घेऊन फिरायची गरज नाही हम्म हम्म्म म्हणजे आता भीम ऐप सारखच म्हणा की

मग काय तर. आणि काय झाल मोबाइल मधे आता तुम्ही मोबाईल वापरता थोड़स आणखी त्याच्यातून ज्ञान मिळवा की, आता बऱ्याच गोष्टींबद्दल गप्पा मारत बसता त्यात तुमच्या मोबाईलच्या ऐपचा फ़ोनचा वापर केला तर त्यांच्यामध्ये ते म्हणतात त्याच्या मधे दोनशेहुन अधिक एप्लीकेशन्स आहे. जे सरकारी सेवा देतात

विमा भरायची तर लोकं काय करायची? एक माणूस ते ऑफलाइन असल्यामुळे 1 माणूस ३ बँकांत 1विमा भरायची.

मग त्याला ३ बँकांतुन पैसा मिळायचा.आणि त्याच्यामुळे काय व्हायच म्हणजे आपल्याला जो काय ज्यांना गोष्टी कळत नाही त्यांना पैसा नाही मिळायचा आणि ज्यांना या गोष्टी समजायच्या ते ३ -३ ठिकाणाहून पैसे उचलायचे.म्हणजे झाल काय आपल्याला मिळणारी मदत गेली आणि सरकारचा पैसा वाया गेला आहे. सगळं ऑनलाइन झाल्यामुळे त्याचा आधार नंबर एक असतो एका माणसाचा

कारण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे अंगठ्याचा ठसा आणि डोळ्यांच्या पापण्या तुमचं कसं रेकॉर्ड केला असता त्यांनी फोटो काढले. पण त्याच्यामुळे कसं होतं? तुमच्या डोळ्यांची जी घेतली आहे इमेज आणि तुमचे ठसे.असेच ठसे दुसऱ्यांचे असू शकतात का ? नसतात म्हणजे तुमच्या नावावर चार लोक तुमचा विमा उचलू शकतात का? नाही उचलू शकत..

त्याच कसा होत की आता समजा तुम्ही एखाद्या कार्यालयात गेला हा माणुस हजर नाही तो माणुस हजर नाही, साहेब आठ दिवस लागतील म्हटले असे कारण सांगायचं बंद जाईल ना आता.

ऑनलाइन.आहे समोरच्या समोर करून दाखव मला कुठे गेले साहेब ? हां त्याची सही नाही झाली हे कागदपत्र आहे ते कागदपत्र नाही म्हटले डिजिटल लॉकर उघडा घे तुला जी कागदपत्र लागतील. मग याच्यामुळे कस होतय, सगळ्याच गोष्टींमध्ये पारदर्शकता येईल, सगळ्याच व्यवसायातील अडचणी दूर होतील, नाही का ? म्हणजे सगळ्या गोष्टींच सुलभीकरण येण्यासाठी ही ही पद्धत पारदर्शक करण्यासाठी या सेवांची गरज नक्की च आहे aआजच्या काळामध्ये बर ते कोणते ?

म्हणून या सगळ्या ज्या ई- गवर्नन्स आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. बरोबर ,पण कधी कधी ते सर्वर डाउन असतो इंटरनेटचा प्रोब्लेम असतो, असे पण प्रोब्लेम येतात ना कधी कधी. हो तुमच बरोबर आहे, आता कस आहे माहित आहे का काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी सुरुवातीला थोडिफार कळ सोसावी लागल की नाहि . मग आता तुम्हाला मि शेतीच उदहारण देतो हो तुम्ही शेतामध्ये भात लावणी करता, तुमची गुडघ्यापर्यंत पाय चिखलात जातात बरोबर, त्रास होतो की नाही तुम्हाला .

पण शेवटी तुमचे पीक उत्पन्न आल्यानंतर तुम्हाला पैसा मिळवून किती आनंद दिसतो ?

म्हणजे अजूनही सरकार याची परिणाम तख्त परिणामकारकता जी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करताय. अगदीच बिल्कुल, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त त्याही तुम्हाला कुठलीही सरकारी काम असते किंवा साधे काम असतील तर यासाठी तुम्ही ऑनलाइन गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करायला शिका आता. आता मुलांकडून शिकून घ्या, मुलाना आता मोबाईल येतो तर शिकून घ्या आता या गोष्टी. आणि तुमचा हा सातबारा सातबारा च्या ऐप वरुन काढून घ्या. आत्ताच प्ले स्टोर वर जातो आणि ते जे एप आहे ते डाउनलोड करतो आणि लगेच सातबाराची माहिती बघतो बघा. बस म्हणजे तुमच पण काम होईल आणि तुम्हाला खेटे पण घालावे लागणार नाही .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

खूप छान माहिती दिलीत शामराव.